नमस्कार इथे हे विमानतळ दिस एक विमान ये ते अंह लँडिंग च्या स्थितीला दिसतेय पण जर स्थिती बघायला गेलं तर ते दोघी प्रकारे एक ते लँडिंग होऊ शकत किंवा ते एक प्रकारे उडण घेण्यासाठी ही तयार होतय.

यांचा अर्थ आपल्याला प इथे जो पुतळा दिसत आहे युवा मल्हार सेना व युवा मल्हार सेना यांनी हा पुतळा तिथ स्थापित केलाय.

जास्त दिसत आहे पाण्याचा अ जो झरा आहे तो अतिशय निर्मळ आणि शिथिल पद्धतीने तसेच स्वच्छ दिसत आहे पूर्णि कडे हिरवेगार वाता--

या छाया चित्रामध्ये आपल्याला बाटा चे शोरूम दाखवले गेलेलय बाटा हे चप्पल आणि बुटांसाठी प्रसिद्ध आहे.

त्या डॉक्टरने मास्क घातलेलाय तोंडाला आणि इथे तीन सिलेंडर दाखवले गेलेलेत सिलेंडराच काम श्वास जो जो ज्यांच्या छातडांमध्ये श्वासचा आवाज नाही राहत श्वास घेण्यासाठी दाखवले गेलेलेय सिलेंडर --

एक गावय बोरीस म्हणून ती तिथल्या यात्रेच्या दृश्यि करण दाखवल गेलेलय आणि अतिशय मोठी यात्रा हि बोरीस गाव भरत राहते सती माय देवी म्हणून तिथल्या ज्या देवीयेत--

अरे या इथ आपल्याला हंसराज ओमकार लाल अग्रवाज शिक्षण शासनन मंदिर दाखवल गेलेलय इथे मध्ये भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत दोघेही म्हणजे एकदम मस्त येथे शिकतात दोघे ही बसायला एकमेकांच्या बेंचावर बसता तरी फारच फ्रेंडशिप वातावरण इथे आहे या शाळेमध्ये --